तिथे एक जे.सी.बी. सुद्धा उत्खननाचे काम करतानी दिसून येत आहे.

मुलावर रंग उधळलेला दिसून येत आहे.

चमचे झारे अशा प्रकारचे वस्तु दिसत आहेत.

एक दुकानदार ते विकतानी सुद्धा दिसतो आहे.

पुष्कळ साऱ्या मॉमबत्या लावलेल्या दिसून येत आहेत.

तो एखादा स्तूप दिसून येत आहे जे बुद्ध भगवान महावीर आहे.

कारण ते भाग शहरा लागत असलेला दिसून येत आहे.

स्वछ दिसून येत नाही आहे ते काळ्या निळ्या --

त्या स्तंभाच्या खाली टाइल्स लावलेल्या दिसून येत आहेत.

तिथे एक दाग दिसून येत आहे त्या छायाचित्रात काही फोटो वर फोकस करण्यासाठी एक छोटासा फोकस सुद्धा लावलेला दिसून येत आहे.

तिथे एक शिक्षक काही छात्रांना ती मशीन कशी चालवावी याचे प्रशिक्षण देतो आहे.